मम्मी पप्पा पण हाईत ठीक आता बऱ्यापैकी मम्मीचं जरा आजारी असते मधी मधी.

अरे मी आहे आता रे

त्याचं पेमेंट लिस्ट मी बघितलं फिफ्टी फाईव्ह थाऊसंड पेमेंट आहे त्याला.

जेवण बनवायला आहे रिलायन्समध्ये आणि त्याला बाकीचे हाऊस रेंट पण अलाऊ आहेत. पण त्याला रुमपण भेटते त्याच्या रूमची रेंट आहे ट्वेंटी टू थाऊसंड. वरतून आत कंडिशनल एसी बीसी सगळं आहे आतमध्ये

अच्छा चालतंय चालतंय. म्हणजे बघ ना आजकाल विदाऊट शिकता पण म्हणजे एवढं पेमेंट असणं म्हणजे मला तर हेच वाटलं.

मी तुला बोलतोय यूपीएससीचं एकवेळ ट्राय करतोय. एक वर्षाचा कोर्स आहे मला जसं अ जेवढं बारावीनंतर आपल्याला जेवढं कळल हे झालं तुटली दोन वर्षाची पण मी तर बोलतो एक वर्षाचा पंधरावीचा ट्राय कर यूपीएससीचा अटेम्प्ट म्हणजे तुला जनरल नॉलेज तर येणारच एक वर्ष तर तुझं राहणारच असं पण आणि एक वर्ष असं पण आपण कामाला लागलो तरी जाणारच त्यापेक्षा एक वर्ष युटिलाईझ कर स्वतःकडे.

हां बट त्याला अभ्यास जास्त वेळ करायला लागतो ना.

झाडू मारणारा रस्त्यावरती आज काय झाला तूच बघ.

गोल म्हणजे गोल नाही दिला कारण की ते. असिस्ट देता देता राहिलेला असिस्ट दिलेला त्याला. आणि त्याचा हायडर नाही लागले मग ते डिस्कन्सिल केला तो गोल काल.

ते मँचेस्टर सिटीमध्ये त्याला जास्त चान्स नाही भेटत आहे त्याला त्यामुळे प्रॉब्लेम

आणि त्याचं एज पण असणार शेवटी बघ ना किती वर्ष खेळला तो किती लीग खेळलाय इटली लीग खेळलोय इटालियन परत स्पेनमध्ये खेळलोय परत

कोण असं तू तर एकच लीग मध्ये खेळलायस स्पेनमध्ये तसं ते रोज

जेवढ्या पण टीम आहेत त्याला माहित आहे स्ट्रॅटेजी काय आहे त्याला कसं एक गॉड गिफ्ट आहे. पण क्रिस्तानो रोनाल्डो कसं पूर्ण एकदम म्हणजे मेहनत करून वरती आलेला आहे.

इंडियन टीम आता मला वाटतंय युक्रेन आणि याच्या वोरमुळे ना अ बॅन केलेलं आहे दोन एक वर्ष फिफामधून आणि तसं ही आपल्याकडे इंडियन प्लेअर्स एवढे ऍक्टिव्ह नाहीत. प्रॉपर त्यांना अजून काय हे नाहीये त्याच्यामधून अ पॉलिटिक्स वगैरे सगळं चालतंय रे त्यामुळे कसं आल्याला वरती यायला भेटत नाही आपल्याला पण स्कोप आहे फुटबॉल ला वगैरे असे प्लेयर

नाही रोनाल्डो नंतर सुनील छेत्री नंतर मेसी आहे. कारण की त्या वर्ल्ड स्टेज वरती फिफामध्ये

म्हणजे एक प्रकारे गोल न बघता त्याला खूप होते की नाही करू शकणार तू हे ते तरीपण त्याने खूप सफर करून तो आज एवढ्या वरती आलाय.

अच्छा चालतंय चालतंय मग बाकी क्रिकेट वगैरे खेळतोयस का नाही सध्या?

घरीच असतोय जरा विचार करतोय की कसं काय हाय काय चालू आहे लाईफमध्ये लाईफमध्येच.

कारण की आत्ता ठरवलंच पाहिजे आपल्याला की

आणि काही वर्षाने तर आपल्या लाईफ मजे करील. हां ते पण हाय मग काय आपल्याला दहा दहा दहा त्याच्यावरच जगावं लागतंय आत्ता मग

एकदा जरी मिडल क्लास माणसाची लाईफ बघायला गेला ना त्यात दहा पंधरा हजार रुपये पगार त्याच्यामध्ये दहा वर्षात एखादी खोली घ्यायची. आणि त्या खोलीचं लोनचं फेडत बसायचं. काय रिटायरमेंट चं काय

पप्पांनी त्यावेळी विचार केला घर घ्यायचं करून आणि आज परिस्थिती बघ काय आली आहे नाहीतर बघ पप्पांना पण आहे बऱ्यापैकी पेमेंट.

लॉकडाऊनमुळे झालं रे.

इन्व्हेस्टमेंट करावी पण चुकीचे नाही बघ आता कसं आहे आपण लोन लोन भेटतं माणूस कसं घेत जातो की बाबा लोन पुढचा जर फ्युचर प्लांनिंग तर करा जरा की लोन कसं भरणार आहे काय करणार आहे पुन्हा आपली इन्कम किती झाले किती इंटरेस्ट काय होईल? आजकाल अ वन वन टाइम सेटलमेंट मध्ये होतो लोन पण ते असं आपण असंच अडकत जातो अडकत जातो लोणच्या प्रकरणात आणि अर्धी लाईफ माणसाची या लोनमध्येच जाते मग जगणार कधी स्वतःसाठी ते पण एक आहे ना. त्यापेक्षा असं आपलं रोज मजुरीवरती पण काम करून जगतो माणूस तो तर उलटा चांगला जगतो.

जगतात आणि आता लाईफ तर एकच आहे ना तू आता कधी मरतोयस काय सांगता येत नाही आता बघतोस तू आपल्या समोर किती लोकं मेली वेगळ्यावेगळ्या कारणाने.

मम्मी बोलत होती मला त्यादिवशी

अरे पोलीस भरतीचा फॉर्म तर चालू आहे पण ते साईट कसं प्रॉब्लेम दाखवतीये रे

मग मी अजून मला माहिती नाही मी परवा तर तो बोलतो साईट ब्लॉक आहे साईट ब्लॉक आहे एकदा ट्राय करून बघितलं तर पण ती त्याला टाइम वगैरे रात्री वगैरे केलं ना तू जेंव्हा सगळे झोपलेला असतात तेंव्हा ती साईड ओपन होते. आणि त्याला दोनच लागतात ना आणि

आणि ही कशी मोठी भरती आहे लक बाय चान्स झालं तरीपण खूप मोठी गोष्ट आहे कारण की आजकाल पप्पांच्या जागेवर लागणारे काय बघ ना काय नसतं तरीपण लागतात आणि असं कसं पोलीस भरती वगैरे बोलशील ना अ पैसेपण खूप आहेत आणि बाहेरून जे भेटतं एक्स्टर्नल ते पण जास्त हो ना यार ते मी ऐकलं की एकदा सिलेक्ट झाला आणि ट्रेनिंगला पहिला पगार पस्तीस हजार आहे.

ट्रेनिंग झाल्यावर पहिला पगार पन्नास हजार भेटतो हातात.

काय हळू हळू सगळं प्रायव्हेट होणार आहे कारण की गव्हर्नमेंट जॉब मुळे कसं झालंय गव्हर्नमेंट जॉब म्हणून फायदा उचलतात सगळे.

हो बरोबर आहे आणि आता सध्या तरी प्रायव्हेटायजेशनच होणार आहे सगळीकडे.

वर खाली होतंय सर्व पॉलिटिक्समध्ये पण सर्व बाकी काय आहे पॉलिटिक्स काय संबंध नाही

बाकी तुझं सीए वगैरे चं काय होतंय तू करणार आहेस की नाही? बघू आता बोललो मी एमबीए सध्या तरी एमबीए खूप एमबीए तू काय करतोय कुठल्या जातोय फायनल

हां मग तेच ना मार्केट फायनान्स काय करतो ते तुझ्यावरती आहे तुला तुझं तुला

हां ते पण एक बरोबर आहे ऍप्टिट्यूड तर द्यायला लागेल. मग एक ऍप्टिट्यूड टेस्ट दिली तरीपण कसं स्वतःच्या मध्ये काय कमी आहे कुठल्या सेक्टरमध्ये जाऊ शकतो. भले स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी तरी दिलाच पाहिजे माणसाने ऍप्टिट्यूड टेस्ट. अच्छा बरोबर तू करणार आहेस ऍप्टिट्यूड टेस्ट?

करायचे बस काही नाही लागू देत जेवढे पैसे लागायचे तेवढे, पण असं ठरव की फर्स्ट अटेम्प्टचं झाला पाहिजे. एम आपला प्रॉपर असेल ना एकदा मग आपल्याला कोण नाही अडवू शकत. तरी तुझे पेशेन्स सोडू नको दोन तीन अटेम्प्ट लागले तरी. नाही नाही नाही शेवटी सीए च्या जोपर्यंत सीए देतो पहिले अटेम्प्ट झाल्यांनतर तुला सीएच बनायचं असतं एवढं फिक्स असतं.

एक दो किती कुठल्याही कोर्सला मी काय बोलतो ना एक वर्ष लागतात तुला असं प्रॉपर सरळ करायचं असेल ना एक वर्ष तरी हवाच आहे कायपण घे तू यूपीएससी घे एमपीएससी घे.

तुझा परत तुला स्वतःमध्येच एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण दिसेल की बाबा आपण कसं होतो आणि आता कसं राहायला लागलोय.

बाकी काही नाही रे बाकी सर्व आता बघ कसं आपले सर पण बघ ना आता लॉकडाऊनमध्ये बोलावलं तरीपण शिकवत होते. आता त्यांना काय गरज आहे रे एवढे सीए झालेत त्यांना बाहेरचे ऑडीटचे पण पैसे येतात. मग तर शिकवतात तरी ते. हां तुला तर माहिती आहे आजकाल इन्कम टॅक्स मध्ये सर्वात

तर मग इनकम टॅक्सवाला काय करतो की बाबा बोलतो की अ तू पैसे घे दोन दोन शे आता समजा आपला वरती काहीतरी प्रॉफिट एक्स्ट्रा दिसतोय टॅक्स भरायला लागतो तर तो काय म्हणणार वीस लाख मला दे बाकीचं मग तू घेऊन टाक मग सीए काय करणार तीस लाख रुपये बोलणार तीस लाख रुपये बोलणार आणि मग दहा लाख स्वतःकडे ठेवणार म्हणजे कसं एक प्रकारे इनकमच होतो ना.

आपल्यासारखी पोरं टॅक्स कमी करायला गेले तर काय होणार नाही.

अच्छा चालतंय चालतंय बाकी मग तू ते जीएसटी वगैरे काय करतोय? जीएसटीचं आता मी विचार करतोय एक सीएकडं मी इंटर्नशिप साठी जाऊ एक पाच सहा महिने जीएसटी, टीडीएस वगैरे आता शिकलो तर पुढे जाऊन ईजी पडेल टॅक्स वगैरा.

म्हणजे टू ऐटी नाईन काहीतरी हे आहेत आपले.

वन टू ट्वेन्टीमध्ये आपलं टॅक्समध्ये

कसं आहे व्हॉट टू डू आणि व्हॉट नॉट टू डू हे मेन आहे. पोर्शन एवढा व्हास्ट असतो त्यात आपल्याला काय करायचे आणि काय नाही करायचे हे ठरलं पाहिजे ना.

पण ते त्या दिवशी तू मला बोलत होता की जे सिस्टम काढलाय विश्वास नांगरे पाटील ने तो काय आहे? ते बारकोड वाले सिस्टममध्ये काय आहे की बारकोड स्कॅन करायचा आता बारकोड स्कॅनर जे युपीआय वापरतं तर आजकाल स्कँनिंग वर त्यांना पैसे भेटतात. तर आपले ट्रांझॅक्शन कट होतात ना ट्रांझॅक्शन तर त्यात आता टॉपलाइन पण काढला ना ट्रांझॅक्शन साठी

सुव्यवस्था कायदा त्याच्याच हातात आहे सर्व तोच जे ठरवेल तेच होणार. शेवटी पण गव्हर्नर हा मेन आहे कारण की जोपर्यंत गव्हर्नरचं साईन नसेल ना तोपर्यंत विश्वास नांगरे काहीतरी पाटीलची त्याची पोस्ट पण आता जायची आहे ना काहीतरी. हां आता नाही जॉईंट कमिश्नर जॉईंट आता जर सीपी झाला तो तर मग आपलं पूर्ण वातावरण गरम होणार इकडे मुंबईमध्ये कसं आहे सगळं एकदम प्रॉपर लागणार.

अच्छा चालतंय चालतंय. पण ते विश्वास नांगरे पाटीलची भाषणं ऐकतोस?

करिअर गायडन्स एक नंबर देतो विश्वास नांगरे पाटील त्यामुळे तर फेमस झालाय एवढा. ते इन्स्पिरेशनल व्हिडीओज वगैरा ते पुस्तक पण काढलेत पुस्तक पासून पण त्याला इनकम भेटेल. टायची लाईफ बघशील ना तू तर एक रिऍलिटी कशी जगायची असते ना माणसाने ते तुला दाखवून देईल.

म्हणजे करता येतात.

हो बराबर आहे पण शेवटी त्या भाषणापासून तो खूप लोकांना करतो.

तो जे भाषणं देतो त्यातून तो खूप लोकांना मोटिवेट करतो. काही काही लोकं हार मानलेले असतात. ते लोकं पण शेवटी नव्याने त्याची हाय ना हा माझा अंत नाही. पुन्हा नव्याने

हां ही लाईन खूप फेमस झालेली मी ऐकली होती खूप वेळा.

तो हे पण बोलतो अभ्यास पण असा करावा पिकांत मोडूस्तोवर आणि पायाला फोड येऊस्तोपर्यंत अभ्यास करावा कारण की एक वर्षांची तुमची मेहनत.

एक म्हणजे काय जातं असं पण आपण काम केले आपण पंधरा वर्षात जगलो जेवढे ही ट्वेन्टी फोर हवर्स आहेत. तर थ्री सिक्स्टी फाईव्ह इन टू ट्वेन्टी फोर कर ना तू किती एका वर्षात आपण जगलो किती म्हणजे आपण एवढे मधून किती झालेलं असेन हे आहे ना

हं चालतंय चालतंय बाकी बाकी काय नाही आता तूच सांग आता तुझ्याकडे कसं काय आहे? बाकी इंटरनेट पण बघ ना तू इंटरनेट पण खूप फायदा व्हायला लागला खरं सांगू तर घरी बसल्या आता आपण टीवाय सॉल्व करू शकतो.

लेक्चर घेतायेत ते सीए सीएमए बघशील ना तर ते लोकं कारण पोरांचा ट्रायल हे

आणि वरतून आय आय टी साठी शिकवत होता म्हणजे अ आय आय टी म्हणजे तुला माहित असेल इन्स्टिट्यूशन आपलं ह्याच ऑल इंडिया

ऍक्च्युली अ हे काढलंय फिजिक्स वाला यूपीएससी वाला.

म्हणजे शेवटी एक कंपनीत आपला पेटंट पेटंट होते ना रे. कंपनी एकदा पुढे गेली तरीपण चालतं मग ते नावावर ते नाव राहतंच. त्या नावाच्या विश्वासावर तू कायपण कर

अच्छा चालतंय बाकी मग तू सीए सीए साठी कोणता क्लास लावणार आहे? तू मला सांगितलेलं ना एकदा मधी तुझ्या बहिणीने केलेले हां मग तेच

अच्छा चालतंय चालतंय पण जेके शहाचे वाटतं तरी अर्धे लेक्चर ऑनलाईन आहेत. नाही कारण की मी बघेल ट्राय करेल की ऑफलाईन लेक्चरच करेल.

अच्छा चालतंय चालतंय मी पण बोलायला गेलं तर आपल्यासारखी पोरं ऑफलाईन लेक्चरला बसतच नाही.

ऑनलाईन ऑनलाईन बोलतो आपण आत्ता करू नंतर करू कसं डेडिकेशन पाहिजे रे क्लासमध्ये बसून कसं करून तरी घेतात सर वगैरे

आपण तसं पण ऑनलाईन लेक्चर बसत नाही आपण ऑनलाईन लेक्चर चालू करतो आणि कुठेतरी बाहेर जातो. आपल्याला पण तू खरं बोलायला गेला ना ऑनलाईन लेक्चर बेटर आहे कारण की तुझा ह्याचा टाईम वाचतो.

आय ए एस वगैरे बनायला लागलेत. मी ऐकलंय सर्वात जास्त जास्त म्हणजे रेट कमी पासिंगचा आहे तो आय ए एसला आहे पण सर्वात जास्त पास होणारे लोकं आहेत ते रिलेशनशिपमध्ये झालेले आहेत. बाबा रिलेशनशिप तुटलं धोका भेटला वगैरा असं काय काय

मग आजकाल वेबसिरीज बघतोस की नाही मध्ये मला पण वेड लावलेलंस वेबसिरीज चं. वेब सिरीज नाही आता तुला बोललो ना सर्वातूनच बाहेर आलो नको ते

कारण की कसं आहे बघ तूच आता शेवटी अ एक आय ए एस शेख करून आहे. त्यांनी पण आय ए एस झालेला तो कमी एज मध्ये ट्वेन्टी वनमध्ये अच्छा चालतंय चल नंतर बोलू मला काम आहे थोडं